लायटिंग बी ले भारी ये आणि कलर पण साइड ला ले चांगलाय एकदम साइड ला बोर्ड लावलेला ये दोन तीन जेन्टस दोन तीन लेडीज --

डोंगर दिसतोय त्याला अस कोरून कोरून त्यांनी काहीतरी नक्षी काडलेल्या येत वरती जाण्यासाठी पायऱ्या ये.

पिवळ्या कलर चं कलर दिलेलं आहे त्याला. आणि लाईटं पण वेगवेगळ्या कलरचे --